हो माझ पण चालू आहे कुठ जात तू कॉलेज ला मी सध्या न कलीग यूनिवरसिटि मध्ये एड्मिशन घेतले आहे बाहेरून करती आहे अच्छा मग काय डेलि जातीए का कस काय करतिएस? नाही नाही नाही फक्त एक्जाम लाच जायच असता बाकी सगळा अभ्यास घरून आपण आपली स्वतःची सेल्फ स्टडि करायचा असतो.

सेम यार मी पण कॉलेज चा करते बाहेरून पनवेललाच करते सनडे ला फक्त असता आणि अ वर्षातुन फक्त एकदाच आसते एक्जाम प्लस एक कोर्स पण करते पार्लर चा

अग हो फेब मध्ये आत्याच्या मुलीच लग्न आहे तिथे जायचं आहे

हो छान छान कपडे भेटतात न दादर ला भेटतात आजून वाशीला भेटतात खूप छान कपडे असतात तिकडे

पण छान असेल तर मला सांग ना कशे आहे म्हणजे कुठे कस असत ते आ हिंदू काय म्हणतात ते मस्जिद तिकडे मार्केट आहे खूप छान आहे तिकडे ज्वेलरी छान भेटते न आपल्यारिजनेबल रेट मध्ये आणि खूप छान अस आपल्याला खरीदी करतायेतो आजून म्हणजे मेकुअप वगैरे मेकुअप हि स्पेशल मार्केट आहे इकडे खूप चांगला आणि ब्रांडेड प्रॉडक्ट रिजनेबल रेट मधे आपल्याला परवडतील तेच भेटतात

हो करते येशील का बोल आपण जाऊ शॉपिंग करायला मला आवडेल यायला. अच्छा ओके मग काय गावी दत्त जयंती ला जाणार आहेस की नाही? हो जाणार आहे न पण आता क्लासला सुट्टी भेटेल त्याच्यावर आहे क्लासला सुट्टी भेटली तर जाणार आहे दत्त जयंतीला तू जाते कि नाही माझ पण चालल आहे आता बघूकाय होतय मस्त फंक्शन आहे पन्नास वर्ष कंप्लीट होणार आहेत ना तर मग पाच का तीन दिवस आहे प्रोग्राम बघ ट्राय कर तू पण मी पण बघतिए आहे ट्राय करतिए अच्छा तुमच्या तिकड़चेच असतात का सांग ना काय काय असता त्या कार्यक्रमा मधे काय असत म्हणजे डांस वैगेरे मला पण एवढी आइडिया नाहीये ग अच्छा ठीक आहे तू काय बोलत होती

हो आहे आत्याचा मुली च ल्ग्न्न आहे म्हणजे uncealr शॉपिंग आता बघू आहेत अजून दोन महिने मग बघू घेऊ त्यात काय एवढा

तू माला लास्ट टाइम मैसेज केला होटस की तुझा भावाला कुठे नौकरी असेल तर बघ काय झाला त्याच्या नौकरी च? हो त्याच म्हणजे मध्ये नाही न त्याला आह खूपच न कोविड मधे लोकांच जॉब वैगेरे सुटलेले कोविड मध्ये खूप खूप शिकाव लागला

अच्छा तू म्हणजे गावी होतीस का मुंबई ला कोविड मध्ये

अस तिकडच संसर्ग इतकाही नव्हता कि आम्हाला लॉकडाउन वाटाव छान अस काय म्हणतात फ्रेश ऐर होती तिकडची अच्छा माझे तर एवढे गेले न दिवस कोविड मधे विचारुच नकोस अच्छा तू म्हणजे गावी नव्हती आलिस का कोविड मध्ये

आम्हाला वाटल जाईल एक महिन्या म्हणजे एक आठवड्यानंतर होईल चांगल तर वाढतच गेला ग नंतर मग अ गावी जायला आणि सर्व बंद दुकान ना आणि आजी वैगेरे महितीए ना त्यांचे खूप प्रोब्लेम झाले. आणि एका तर एकाच रूम मधे बसून रहने एकतर गावी महितिए ना ह्या गल्ली मधून त्या गल्ली मधे आजूबाजू ल फिरतों न जातो एकमेकांच्या घरी तर मग इथे तर खूपच प्रोब्लेम म्हणजे बाजूला वैगेरे जयचो पण किती महीने तिकड़ेच जाणार? गावी जायाच होता आजी ला म्हणजे आजी मुले आम्हाला आम्हाला जायचच होता पण चालत काही लोक जात होती ना अच्छा अस आहे न आणि कोविड मध्ये तर खूप सर्वांची हलत खराब झाली होती सर्वाना खूप काही सोसाव लागलय अनेकांच्या नोकरी गेली आहे तुझ्या घराची कस आहे बरी आहे कि नाही

मी म्हणत होती कोविड मध्ये भरपूर जनांची नौकरी गेली सगळे घरीच बसले तर आता तुझ्या घरची परिस्थिति काय आहे? चांगली आहे की अजून कोविड च्या मानाने बेकार आहे?

माझी आता आहे ठीक भाऊ लगले नौकरी ला वडील रिटायर झाले आम्ही दोघे आता नौकरीला लागलोय त्यामुळे आता सगळा होतय नीट

हो कधीच आलो मुंबई ला आल्यावरून परत गावी सुद्धा जाऊन आलो तुम्ही काय विचारात होती कि तुला ती ढोकल्याची रेसिपी येते ना? आणि इथ आहे न

आग खूप ईज़ी आहे तुला कस मीच सांगते तुला कस जास्त आयड्या येईल अ तर काय करायचं त्याच्यामध्ये अ तो अ बेसन चा पीठ घ्याच आणि त्यामध्ये मीठ आणि हळद आणि त्यामध्ये थोड़ पाणी घ्याच ते पूर्ण एकजीव करायच नई ning अर्धा तास अस ठेवायचं

मग अजून ते न त्यामध्ये थोड़ा रवा पण टाकायचा आणि दुसर्या बाउल मध्ये म्हणजे फोड़नीसाठी तेल गरम कर आणि त्यामध्ये राय आणि कढीपत्ता आणि मिर्ची कटिंग केलेली टाक आणि साखर टाक आणि पाणी दे आणि ते थंड व्हाययल ठेव एका साइडला आणि दुसर्या एक

आणि आणि जाली आत मध्ये मध्ये ठेवायची आणि त्या मध्ये वरती झाकन ठेवायच आणि जे आपण आर्धा बनवलेले मिश्रण त्याला डब्य मध्ये गोल राउंड मध्ये टाकायच आणि त्या मध्ये तो म्हणजे हे घेतो ना आपण मिश्रण त्याच्या मध्ये एंनो टाकून तो मिक्स करून त्या बाउल मध्ये आणि तो लगेच त्या मध्ये ठेवायचं आणि जे आपण गॅस वर जे ठेवलं होत्त न भांड त्या मध्ये आपण ठेवायच आणि मग पंधरा वीस मिनट वाट बघायची म्हणजे चेक करायचं आणि त्या मध्ये बघायच शीज़ले कि नाही अर्धा तास जरी ठेवल तरी इनफ़ आहे आणि मग चेक केल्या नंतर न एक थंड व्हाययला ठेव आणि जे आपण फोड़नी ते म्हणजे रैडि केलेल साहित्य आहे त्याच्यावर आपण पहिल्यांदा पीस पाड़ायचे ढोकल्याचे तुला माहिती असेल ढोकला कोणत्या शेप मधे असतो वैगेरे तर मग ते सेट करायच व्यवस्थित ` बस ईज़ी आहे ते मी टोमॅटो

हो नक्की सांगते मी तुला पापलेट घे आणि `unclear ते खायला टेस्टी असतात आणि छानही लागतत आणि बनावतना ही सुद्धा ईज़ी असतात ते मच्छी जेव्हा नेशील ना तेव्हा त्यांच्या कडूनच ते कापून आणि स्वच्छ करून घे आपण घरी येऊन ते धुवून घ्यायचे आणि पापलेट एका साइड ला आणि बंगड़ी एका साइड च्या बाउल मधे हे आशे दोन बाउल आणि तो मच्छी च्या पण चवि नुसार मीट टाक, हळद टाक मसाला टाक आणि ते सगळ मिक्स करून घे म्हणजे मच्छीला लागेल असे ठेवायचे दोन्ही पण आणि एका प्लेट मधे हे घे हळद घे मीट घे मसाला घे तांदळाच पीठ घे आणि रवा भाजून घे म्हणजे रवा टाकला ना की ते खुसखुशित आणि क्रंची लागतात खाताना सूके मिक्स करून घेतले ना मसाले सगळे एकत्र की ती मच्छी आपण जी मसल्या मधे काय बोलतात बैटर च तू जे मिक्स करून घेतले ना तो पापलेट मिक्स करून घ्यायच मासल्यामधून आणि त्याला तव्यामधे डीप फ्राय करायच. 0:10:45.303665 0:10:49.419530 डीप फ्राय करतो ना तर कडक खाताना खाताना चांगल लागत आणि टेस्टि असत0:10:50.160386 0:11:01.300661 आणि एका साइड ल बांगड़ाची म्हणशील तर लसुन हे आपल्याला जितका लसुन जस्ट तीतका ते खायला टेस्टि असता सो एका टोप मधे टोप किव्हा कढ़इ घे काहीही घे कढ़इ मधे तेल टाक तेलाच्या नंतर त्याच्यानंतर लसून ते ठेचून टाकायचे साली सकट टाकले तरी चालतात आणि साली काढून टाकले तरी चालतात मग त्याचं नंतर मग मिरच्या टाक जेवढ्या मिरच्या आपल्याला वाटतात टाकाव्य आपल्या आवडी नुसार तेवढ्या मिरच्या टाकायचा तिखटपण येईल अस त्याच्या मध्ये हळद टाकायचं, मसाला टाकायचं आणि अंबोशी असती, चिंच असता, कोकम कुठल्याही पदर्थापैकी एक टाकायचा जितका रस्सा आंबट असतो तीतका खायला ही टेस्टि असतो ते टाकल ना आपण अंबोशी ते हे वैगेरे नंतर आपण जी मच्छी केली असती ना फ्राय आपण केलेल्या फोड़नी मधे टाकून द्यायच

कि काय तो बिर्याणी मध्ये बीर्यानी केली मी ग पण एवढी खास नाही लागली मला तुला येती का बनावता बीर्यानी?

अंडी गघ्यायची ती बोइल करायला ठेवायची जर तुला बटाटे पाहिजे असेल तर ती पण घेऊ शकतेस ते पण तस ठेवायच उकड़वयाला ठेवायच आणि तिकडे आपण फोड़नी साठी फोड़नी तर नाही म्हणजे अस कांदा त्याला उभा चिरायचा आणि मस्त आशे जर तुला चार अंडयांची पाहिजे असेल तर 0:12:45.203396 0:12:55.337571 तीन तरी कांदे घे म्हणजे फ्राय करायला लगता त्या साठी अस कुरकुरित वरुण टाकायला तुला मी पहिले हे सांगते की साहित्य काय काय लागत. पहिल अंडी तर आपण घेतलीच कांदे घेतले , मिर्ची ये आणि खड़े मसाला आहे त्या मधे सर्व काही त्या मध्ये माहित आहे न तुला

आणि ते मग असेल आणि धना मसाला जीरा मसाला आणि जिरे अ अ अ अ आणि मीट

कलर कोणता घ्यायचा? ऑरेंज मधे भेटतो ना ऑरेंज येल्लो या मधे शक्यतो ऑरेंज घे `कस पानी टाकल्यावर तो येल्लो होतो आणि दहि लवाव लागेल त्याच्या साठी दहि पण घे

आणि तुला मला माहिते आहे ते बासमती मेन सांगितलच नाही बासमती तांदूल घ्यायचे आणि

अंडी सोलून वगैरे त्या मध्ये आणि इकडे करायची त्या मध्ये

आणि उकड़वयाला ठेवायच आणि त्या मध्ये